आणि काचेमध्ये काय कॅडबऱ्या चॉकलेटस् ठेवलेले दिसताय.

दु मजली आहे काही लाल कलर चा काहीतरी वर टांगलेलं आहे.

आणि काही ई इथे एक ठिकाणी घंटा लावलेला दिसतोय.

खाली ग्रीन कलर ची ई सेलिंग आथरली आहे.

अ ऑटोमोबाईल ची बिल्डिंग दिसत आहे.